ऍड देखील तिथ चिटकवलेली आहे व साइट ला दोन पंखे देखील --

साइट ला दोन शो ची झाडे दिसत आहेत एक माणूस शोरूम च्या बाहेर पडताना दिसत आहे व बाजूला कुठल्या तरी माणसांची चर्चा सुरू आहे.